मला येथे ट्रॅव्हल्स दिसत आहे ट्रॅव्हल्स चा कलर निळा पांढरा आणि काळा आहे ट्रॅव्हल्स च्या समोर --

त्यांनी पांढर्‍या आणि निळ्या कलर ची टी शर्ट घातली आहे. आणि त्यांनी हातामध्ये एक बुक्स पकडलेल आहे.

मला इथे चाय चा ठेला दिसत आहे. आणि चाय च्या ठेल्या जवळ एक छोटा मुलगा--

मला इथे जीम दिसत आहे. जीम मध्ये एक मुलगा उभा दिसत आहे त्यांनी लाल कलर ची --

मला इथे झाड दिसत आहे आणि फूल दिसत आहे. फूलांचा कलर पिवळा जांभळा --

मला इथे बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग ला लाईटींग ने सजवलेल आहे लाइटिंग चा कलर --